हॅलो, हा वैष्णवी बोल ना. हा. ऐक ना अगं मला ना थोड्या दिवसांआधी ना मी हे पँम्लेटवर बघितलं होतं लॉरिअलचं कोर्सचं. तर ते कसं, त्याचे

हा जो कोर्स आहे, तो कोर्स आहे ना पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये येरवडा माहिती का तुला?

हा. तो कोर्स येरवडा मध्ये आहे. गंगा कॉम्प्लेक्स मध्ये. तर तो ब्युटिशियन कोर्स आहे. फुल बेसिक कोर्स आहे तो ब्युटिशियनचा. जिथे पार्लरचे नाही का म्हणजे ब्युटिशियन. ब्युटिशियन ट्रेनिंग आहे तिथे. ब्युटिशियन ट्रेनिंग सेंटर आहे.

कोर्स, कोर्स जो आहे तो फ्री मध्येच आहे म्हणजे रजिस्ट्रेशन फीस पे करावी लागते फक्त. बाकी फुल कोर्स फ्री मध्ये आहे तुला तिथे. अच्छा. तिथे कोण शिकवतं? मॅम आहेत का सर आहेत? फ्री मध्ये. हो तिथे ट्रेनर मॅम च आहे तिथे. तर शिकवतात ते तिथे. म्हणजे ट्रेनिंग देतात. आणि ट्रेनिंग मध्ये तुम्हाला हेअर, स्किन, मेक अप त्यांची थेरी देतात. थेरी प्रॅक्टिकल हे असं शिकवतात. आणि हॅलो बोल ना. हा. तिथे हेअर रिलेटेड टूल आहे ना. म्हणजे हेअर मध्ये तुला हेअर कटिंग शिकायला भेटेल. वन लेन्थ जी स्टेप कट असते ना ती शिकायला भेटेल तुला. आणि रेग्युलरचे मोस्टली नाही का यु कट वगैरे करतात. ते यु कट भेटेल तुला शिकायला. प्लस तुला तिथे लेयर कट, राउंड लेयर कट

हे असे हेअर कट तुला शिकायला भेटतील. प्लस तुला हा अजून तुला तिथे ना हेअर कलरिंग शिकायला भेटेल. बेसिक मध्ये. जे आपण रूट टच अप वगैरे करतो. ते रूट टच अप शिकायला भेटेल. म्हणजे बेसिक कलर

कलरचा जो नॉलेज असतो ना तो पूर्ण येईल तुला तिथून आणि प्रॉपर शिकवतात म्हणजे असं नाही कि फक्त आपल्या हातात प्रोडक्ट देणार आणि त्यानंतर ते म्हणणार कि करा तुमचे तुम्ही. तर त्या आधी ते तुम्हाला म्हणजे आपल्याला तिथे कसे शिकवतात,

पहिले प्रॉपर थेरी नॉलेज देतात. कि हा प्रॉडक्ट आहे. त्या प्रॉडक्टची माहिती देतात. ऐक पर्टिक्युलर प्रोडक्ट असतो. त्या प्रॉडक्टची माहिती देतात. त्यांचा जो ब्रँड आहे त्या ब्रॅण्डची माहिती देतात. त्या प्रोडक्टचा तुला रेशो

नसेल कि ते आता, आताच्या कंडीशनमध्ये हेअर्स हे कसे आहेत. तर आपण एखादी ट्रीटमेंट करणार कशी ना त्याच्यावर. तर ते हेअरचं सगळं म्हणजे टोटल कोर्स म्हणजे ऍडमिशन घेतलं ना तू कि टोटल तुला सगळीच

नॉलेज भेटून जाते तिथे हेअरमध्ये . हो. खूप खूप चांगला आहे. आणि प्लस तुला बघ आता तिथे प्लस शिकायला भेटतंय. तुला हेअर कट शिकायला भेटेल. अच्छा. म्हणजे खूप चांगला क्लास आहे. त्यानंतर चार ते पाच हेअर कट भेटतील तिथे शिकायला. हेअर कलरिंग भेटेल. हेअर स्पा भेटेल तिथे शिकायला. शांपू, कंडीशनर म्हणजे हेअर वॉश जो करतो ना आपण तो शिकायला भेटेल तुला हेअर मध्ये.

हेअर मध्ये तुला भरपूर तिथे शिकण्यासारखं आहे. प्लस तुला स्किन मध्ये बघ आता स्किन मध्ये आपण जे बाहेर फेशियल वगैरे करतो ना पार्लर मध्ये, लोकल पार्लर मध्ये

लोकल पार्लरमध्ये किंवा कोणत्याही आपण एखाद्या पार्लरमध्ये करतो फेशियल, ब्लिच, थ्रेडींग, वॅक्सिन्ग हे सगळे मॅनिक्युअर, पेडिक्युअर हे सगळं तुला तिथे शिकायला भेटेल.

आणि हा प्रॉपर आहे. प्रॉपर म्हणजे कसं माहितीये का स्किन मध्ये जर तुला फेशियल करायचं असेल तर ते तुला पहिलं स्कीनचं टाईप शिकवतात. म्हणजे आता जसे हेअरचे

त्यांनी तुला म्हणजे हेअरचं कसं शिकवणार ना तुला कि हेअरचा टाईप कसा आहे तो ओळखता आला पाहिजे. त्यानंतर तुम्ही एखादी सर्व्हिस देऊ शकता. तसं तुला इथे स्कीनचं पण तसं प्रॉपर शिकवणार ते.

कि स्किनची टाईप कशी आहे. परत स्किनमध्ये आपण कोणत्या टाईपच्या स्किन वर कोणते प्रोडक्ट. त्याबरोबर ते आपल्याला प्रोडक्टचं नॉलेज पण देतात. आणि क्लाइंट कन्सल्टिंग करायचं पण शिकवतात. म्हणजे तिथून तू कोर्स जर केला ना तर फुल तू स्टॅन्ड होते. म्हणजे तुला गरजच नाही पडत एखाद्यावर डिपेंड राहण्याची. मग स्वतःच स्वतः करू शकतो आपण. हो. आणि ते कसे करतात माहितीये का इथे तू कोर्स केला ना त्यानंतर तुला इंटर्नशिपला पण पाठवतात. फ्री इंटर्नशिप असते त्यांची. तिथे तुला एक्सपीरियन्स म्हणजे इंटर्नशिप मध्ये पण तुला एक्सपीरियन्स भेटतो ना.

आपण तिथे कसं असतं सेंटरमध्ये कि भरपूर मुली येतात. एकमेकींवर प्रॅक्टिस करतात ते. हो बाहेर दुसऱ्यांवर करू शकतो आपण प्रॅक्टिस. हा. तर मग तिथे क्लाइंट भेटत नाही. बाहेर इंटर्नशिप का करायची असते. कारण कि बाहेर तुम्हाला ना कसं होतं कि क्लाइंट भेटतात. म्हणजे आपल्याला जी भीती असते ना क्लाइंटची कि मला प्रॉपर जमेल का? मला करता येईल का? ती भीती कमी होते. परत आपल्याला प्लस लोकल जे प्रोडक्ट असतात. इथे तुम्हाला ते ब्रॅन्डचं शिकवतात लॉरियलचं. जर तुम्ही बाहेर केलंत ना तर बाहेर तुम्हाला लोकल शंभर रुपये, दोनशे रुपयांपासून पण असतात प्रोडक्ट ते माहितीये ना.

हा तर त्याचा नॉलेज आपल्याला नसतो ना. म्हणजे पार्लरमध्ये कसं आहे बघ शंभर रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंत असतं किंवा त्यापेक्षा जास्त पण असतं. दोन हजार, तीन हजार म्हणजे आपल्या घेण्यावर आहे. म्हणजे आपल्यावर आहे. कि आपण कोणतं करणार आहे पॅकेज. त्याच्यावर आहे ते. तर इंटर्नशिपचा फायदा पण होतो आपल्याला. आपल्याला अजून प्रॅक्टिस भेटते. काय झालं? आत्मविश्वास वाढतो आपला त्याने. आत्मविश्वास पण वाढू शकतो ना आपला त्याने.

तीन महिने करणार. त्या त्या म्हणजे आपली ओळख पण वाढते आणि आपला हात पण बसतो तिथे. फुल म्हणजे ते आपल्याला नाही का फुल ट्रेन होतो आपण बाहेर. ते ट्रेन झाल्यानंतर आपण आपलं स्वतःच पण काही करियर

स्टार्ट करू शकतो ना. आपला स्टार्ट अप बिजनेस आहे तो. आणि प्लस मेक अप पण शिकवतात तिथे. बेसिकच आहे कोर्स तो. बट बेसिक मध्ये भरपूर चांगलं असं शिकवतात. म्हणजे नावासाठी बेसिक आहे तो.

बेसिक मध्ये आजकाल आहे ना फक्त थ्रेडींग, वॅक्सिन्ग, हेअर कट एवढंच शिकवतात. तर तुला तिथे फक्त या चार-पाच गोष्टी नाही भेटणार. तुला फेशियल करायला शिकवतील प्रॉपर. मॅनिक्युअर, पेडिक्युअर शिकवतील. प्लस तुला थ्रेडींग, वॅक्सिन्ग, त्यानंतर ब्लिचिंग. जे ब्लिच वगैरे करतो ना आपण फेस वर वगैरे ते शिकवतील तुला. आणि मेक अप मध्ये

तर असं तिथे सेल्फ ग्रूमिंग पण म्हणजे आपण इथे आलो ना आपला बिफ़ोरचा फोटो आणि आफ्टरचा फोटो आपण स्वतःच बघायचा. दोन ते तीन महिन्या नंतर. कि आपण पहिले काय होतो आणि आता काय आहे.

भरपूर बदल होतो तिथे माहितीये का.

खूप खूप फरक पडतो. आणि प्रॉपर नाही का वेळेत जायचं तिथे. असं नाही कि तू एक दिवस, दोन दिवस असं चुकून वगैरे जाणार. एकदा ऍडमिशन तिथे घेतलं ना कम्पल्सरी जायचं तिथे. चुकवायचं नाही. जर एक हि दिवस तू मिस केलं ना त्या दिवशीचा जो पोर्शन जो असतो तो मिस होतो.

हा. रिविजन घेतात तसं. असं नाही कि एखादी व्यक्ती जर त्या दिवशी, एखादी स्टुडन्ट त्या दिवशी नाही आली. अबसेन्ट आहे ती. परत नाहीच घेणार. रिपीट नाही घेणार. एव्हरी सॅटर्डे ला ना त्यांचं रिविजन असतं. त्या वीक मध्ये काय काय शिकलोत आपण. म्हणजे फुल फॉलो अप असतं त्याचं. आणि आपण इथून गेल्यानंतर पण इंटर्नशिप पण तेच देतात स्वतः. हो हो. जर बघ ना

अच्छा. म्हणजे तेच शोधून देतात का कुठे करायचं वगैरे.

आपल्या जवळचं असेल ना, आपल्या ओळखीचे असतात. जिथे आपण रेगुलर कस्टमर सॉरी क्लाइंट म्हणून आपण जातो जिथे त्या पार्लरमध्ये.

हा तर आपण त्या आपल्या ओळखीच्या पार्लरमध्ये आपण थोडंसं कम्फर्टेबल असतो ना. तर आपण आपल्या ओळखीच्या पार्लरमध्ये पण करू शकतो. तिथे कसं होतं माहितीये का जिथे वॅकन्सी असेल म्हणजे जिथे जागा खाली असेल

तिथेच आपल्याला जायचं. तिथे असं नाही का आपल्या घर जवळ असेल किंवा घर जवळ भेटेल असं नाही. तुला पुण्यामध्ये स्वारगेटला पण भेटू शकतं. हडपसरला पण भेटू शकतं. वाघोली

खराडी, विमान नगर असं भरपूर ठिकाणी तुला भेटू शकतं. जिथे वॅकन्सी असते ना तिथे पाठवतात ते. आणि प्लस इंटर्नशिपला बाहेर कसं आहे माहितीये का आपण एखाद्या पार्लरमध्ये गेलोत ना बाहेर तर ते शिकवण्यासाठी पण पैसे मागतात.

दहा हजार द्या. पंधरा हजार द्या डिरेक्टली. सध्या पार्लरमध्ये दहा-दहा हजार रुपये फीस चालू आहे आता. आणि शिकवत तर काहीच नाही. आणि प्लस प्रोडक्ट वगैरे सगळे आपले असतात तिथे. जर आपल्याला एक्स्ट्रा

प्रॅक्टिस करायची असेल आणि त्या सेंटरमध्ये म्हणजे तिथे असं नाहीये त्या कोर्समध्ये कि प्रोडक्ट तुम्ही आणायचेत असं काहीच नाही. सगळे प्रोडक्ट तेच देतात तुम्हाला. फक्त आपण आपला वेळ द्यायचा बघ तिथे. अच्छा. हा. चांगलं आहे मग खूप. ट्राय केलं पाहिजे. बघ आपल्याला हा. खूप चांगलं आहे. खूप खूप आणि रजिस्ट्रेशन फी जाऊदे आपली.जी काय फाईव्ह हंड्रेड असेल. ती जाऊदे रजिस्ट्रेशन फी. बट कोर्स चांगला भेटतो ना. फुल प्रॉपर शिकायला भेटतं.

आपल्याला म्हणजे आपण इथे जाताना जर आपल्याला काहीच येत नसेल, आपण फ्रेशर जरी असू, तरी आपल्याला म्हणजे नाही का आपण दोन महिन्याने, अडीच महिन्याने तिथून बाहेर पडतानी म्हणजे फुल ट्रेन होऊन बाहेर पडतो आपण. जे आपल्याला नॉलेज नसते ना त्या पण गोष्टी आपल्याला भरपूर शिकायला भेटतात तिथे. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मी पण इतकं शिकले ना त्या कोर्स मधून. भरपूर शिकले. जे मी बाहेर, मी या आधी बाहेर पण मी शिकत होते. बट बाहेर जी मी फीस पे केली होती ना वीस हजार, तीस हजार, पन्नास हजार. मी असे भरपूर कोर्स केले. कोर्सेस केलेत. बट मला बाहेरून जितकं नॉलेज नाही भेटलं तितकं नॉलेज मला या फ्री कोर्स मधून भेटलय हा.

हो चांगलं आहे ना. कमी पैशामध्ये चांगलं नॉलेज मिळतं. कमी पैशामध्ये पण आणि तुमची इथे ग्रोथ पण आहे. असं नाही कि ग्रोथ पण होते तिथे तुमची. फुल म्हणजे ना आपण सेल्फ म्हणजे डिपेंडेंट होतो माहितीये का.

डिपेंड राहून, हा. डिपेंड राहून चालत नाही. डिपेंड म्हणजे काय राहतो आपण फॅमिलीवर डिपेंडेंट असतो. पण आपला एक सपोर्ट पण पाहिजे ना फॅमिलीला आपल्या. त्यासाठीच करायचं हे.

आणि स्किल पण येऊन जाते आपल्या हातात. ते कला येते बघ. आपण जॉब वगैरे जे काही करतो बाहेर ते जॉब आपलं कधीही सुटून जाईल. आपल्याला ग्यारंटी नसती कि आपला जॉब किती दिवस चालणार आहे? किंवा कुठेपर्यंत चालणार आहे?

म्हणजे नाही का मागून असे घरी जाणार किंवा त्यांच्या घरी येणार पार्लरवाले. म्हणजे पार्लरचा बिजनेस लॉक डाऊनमध्ये पण बंद नव्हता. फक्त लोकांसाठी बंद होता तो कि हा बंद आहे. बट घरी येऊन करू म्हणजे सर्व्हिस देऊन जात होते ते. किंवा त्यांच्या घरी येत होते सर्व्हिस द्यायला.

हा ना. म्हणजे हि एक कला आहे गं आपल्या हातात. हि कला आपली आपण एकदा शिकलोत ना कि कोणी काढून घेऊ शकत नाही. आपला जॉब सुटेल. काहीही होईल. बट आपण कला हि बघ ना हि कला आपण इथे पुण्यातच नाही आपण पुणा

सोडून किंवा कुठेही आपण बाहेर जाऊ. तिथे आपण करू शकतो. असं नाही कि आपल्याला एक प्रॉपर ऑफिसच लागेल, असं नाहीये. आपण आपली कला कुठेही स्टार्ट करू शकतो. म्हणजे चालू करू शकतो आपला बिजनेस आपण.

आणि यात आपल्याला असं नाहीये कि सेटअपच पाहिजे प्रॉपर. आपण घरून सुरुवात आपण घरूनच करायची हळू. हा. घरी पण आता बघ ना किती तरी अशा लेडीज आहेत ज्या घरून स्टार्ट केलंय.

म्हणजे त्यांच्या घरी, एक त्यांची रुम असते किंवा हॉल मध्ये किंवा त्यांच्या एक रूममध्ये. ते त्यांचं एक स्टार्ट अप चालू केलेलंच असतं त्यांनी. आणि त्यांना क्लाइंट पण असतं माहितीये का. हा.

जितकं आपण बाहेर शॉप वगैरे घेऊन आपण रेंट वर घेऊन आपण रेंट देतो. त्यांना रेंट पण द्यायचं नसतं. ते घरूनच स्टार्ट करतात. नाही असं काहीतरी केलंच पाहिजे बाबा अशी .

कला पाहिजे आपल्या हातात. अशी स्किल पाहिजे जेणेकरून आपण भविष्यात कोणावर डिपेंड राहणार नाही.

मग तू स्टार्ट केलं का? हो. माझा कोर्स झाला पण तिथे. कम्प्लिट पण झाला माझा कोर्स तिथे. मी जेव्हा तुला ऍडमिशन घेत होते तेव्हाच बोलले होते कि तू पण घे माझ्या बरोबर. आता तू

हो चांगलं आहे. केलंच पाहिजे. खूप गरजेचं थ्रेडींग, वॅक्सिन्ग हे कंटिन्यू चालूच राहतं. आणि पार्लर हि अशी एक गोष्ट आहे म्हणजे कि पार्लर जी लेडीजसाठी खूप महत्वाची आहे. एका वेळेस ती शॉपिंग, एका वेळेस ती शॉपिंग हो. ती कधीच बंद न होऊ शकणारी गोष्ट आहे.

आपल्या आयब्रोज वगैरे असो ग्रोथ झाली कि आपण लगेच जातो थ्रेडींग करायला किंवा फेशियल करायला, हेअर स्पा घ्यायला. अशा भरपूर लेडीज आहेत ज्या कंटिन्यू नाही का प्रॉपर महिन्याला

हो. स्वतःला चांगलं ठेवायलाच पाहिजे.

आणि त्या कोर्समधून बघ ना आपलं स्वतःच आपण ते करू शकतो. स्वतः पण आपल्याला बाहेर जायची गरज पडत नाही. हा. आपल्या स्वतःसाठी पण तो कोर्स हो. घरी पैसे वाचवून करू शकतो स्वतःच आपण. लोकांसाठी नाही ठीक आहे. पण आपल्या स्वतःसाठी पण चांगला आहे ना तो कोर्स.

बाकी घेतीय का मग ऍडमिशन तिथे?

अच्छा. कधी पासून जॉईन झाली?

जॉईन झालीय कि ऍडमिशन झालंय का करायचंय अजून? ऍडमिशन झालंय.आज फर्स्ट डे आहे माझा.